काही छत्र्या आहेत त्या छत्र्याच्या खाली दुकान स्टॉल लागलेली आहे आणि तिथे एक मार्केट च मार्केट अनंत मार्केट म्हणून--

जे प पब्लिक स्कूल अजून चालू नाहीए कारण की कोणत्याच विद्यार्थ्यांच इथ दिसून येत नाहीए.

आणि वेगवेगळ्या जातीचे झाडं दिसताएत यात मला अ बदामाच झाड दिसत आहे छत्री सारख--

आणि छान वॉल कंपाऊंड आहे लोखंडाच एक व्यक्ति फोन वर एक पाय वरती घेऊन आणि जीन्स लावून आहे आणि फोनवर बोलत आहे.

त्यांचा प्रकाश इकडे पडून खूप छान वातावरण दिसून पडत आहे.